नमस्ते रामैयाजी माझं नाम वैभव आहे आणि मला

तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे तुम्ही इच्छुक आहात का?

व्याज दर वगैरे चांगले असतात म्हणून लोक त्याच्या मध्ये गुंतवणूक करायला पण बघतात. पण मला विचारच आहे डाक घर मध्ये कोणत्या पदासाठी नौकऱ्या वगैरे आहेत का? आणि कोण कोणत्या पदासाठी आहेत?

तर म्हणजे पोस्टमन म्हणजे हा ते माहीतच हे सगळ्यांना माहितीच असत ते पत्र व्यवहार करतात देतात पत्र आणून घर पौच करतात पण हे मेल गार्ड आणि एम ती एस कोण असतात? ते सांगाल का?

एम ती एस म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जे असिस्टन्ट वगैरे आहेत पोस्टमास्तर वगैरे आहेत त्यांची काम करणे आणि पोस्ट ऑफिस मधील बाकीची जी काम असतात वगैरे ती एम टी एस करतो आणि मेल गार्ड आहे ते म्हणजे मेल आहे ते एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन देने मेल गार्डच काम असत हा म्हणजे ते पैसे वगैरे देवाण घेवाण करण्याची म्हणताय का तुम्ही नाही मेल गार्डच पैसे देवाण घेवाण नाही फक्त ते अ एका ऑफिसची बॅग अ दुसऱ्या ऑफिसमध्ये देणे किंवा बॅग घेऊन देणे त्या टाइप मधे हा हा पण मला सांगा अ डाक घरमध्ये नौकऱ्याकरणासाठी या पदांसाठी तर शिक्षण वगैरे किती लागत साधारण शिक्षणाचं दहावी बारावी अट आहे ती म्हणजे तुमचं शिक्षण झालं असेल तर दोन्ही एक्सामस आहे परीक्षा देऊन या पदासाठी पात्र होऊ शकता हुन पात्र होऊ शकतो बरोबर आणि वयाची काही मर्यादा असते जा म्हणजे कमीत कमी वय किती लागत आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त वय बत्तीस आणि कमीत कमी अठराव्यावरची कोणीही व्यक्ती भरू शकते

तर म्हणजे आता जेव्हा अ तुम्ही म्हणालात परीक्षा देऊन करता येत भरती होते

मग परीक्षा देऊन नंतरपण मुलाखत असतात काय भरती होण्यासाठी ये प्रत्यक्षपने डायरेक्ट अप्रत्यक्षपणे केलं जात

हुन तर म्हणजे मग कुठल्या अ परीक्षा म्हणजे कुठल्या पदांसाठी तुम्हाला मुलाखत द्यावी लागते ते पद कोणतं? मुलाखत तुम्हाला यामध्ये म्हणजे पोस्टल असिस्टन्ट म्हणून असते त्यासाठी तुम्हाला मुलाखत वगैरे द्यावी मुलाखत या पदांसाठी तरी सध्या मुलाखत नाही आहे

आणि पोस्टल असिस्टन्ट म्हणजे काय असत नेमकं पोस्टल असिस्टन्ट म्हणजे अ जे सब ऑफिस आहे त्यांच्यामध्ये अ पैशायची देवाण घेवाण करणे आणि जे बाकीचे व्यवहार असतात अ ते करण्याचं पोस्टल ऑफिसची बाकीची काम वगैरे कलर्क लेवलची ती सगळी पोस्टल असिस्टन्ट बघतो

पण या नौकऱ्या मिळाल्या नंतर बदली म्हणजे किती वर्षानंतर होतात किंवा

बदली बदली म्हणजे एक दोन वर्ष झाली तुम्हाला कि बदली तुमची होऊ शकते अ पण बघा अ बँकेत कर्मचाऱ्यांना जश्या प्रकारे काही सुविधा दिल्या जातात म्हणजे जर ते कुठल्या घरात राहत असतील त्याचं ते भाडं दिल जात वगैरे असं टाईपचा असं प्रकारचं त्या सुविधा दिल्या जातात हे तुम्हाला असतात का डाक घर मध्ये

होय होय केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुविधा असतात म्हणजे वेगळ्या प्रकारचे अल्लोवन्स असतात ते केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतात

डाक घरमध्ये जे असतात त्यांना एका दिवसभर तरी काम असतात म्हणजे दुपारपर्यंत व्यवहार असतात आणि त्यानंतर पोस्टचपण हिसबाचं सगळं काम असत

पांच वाजेपर्यंत असत

म्हणजे तस जास्त काही फरक नाही बँकेत आणि तुमच्या डाक घरामध्ये

त्यांना जर भरपूर काम असेल तर तुम्हाला लागणार असं काही नाही कि कमी असेल तुम्हाला

तुमच्याशी बोलून मला खूप बर वाटल मला याचा नक्की फायदा होईल